उद्योग क्षेत्रातून मिळणारे रासायनिक धूर कमी करण्यासाठी योग्य ते उत्पादन किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा वातावरणात धूर सोडण्याआधी सह प्रक्रिया करून तो तो शुद्ध करणे शक्य असेल तर करावे जिथे शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतुकांचा वापर करावा असे केल्याने खूप सारा वाहनातून निघणारा धूर कमी होईल कमी होऊन प्रदूषण सुद्धा कमी होईल व सार्वजनिक वनीकरण अशा कार्यक्रमांना चालना द्यावी नवीन इमारत बांधताना वृक्ष लागवड किंवा बागेसाठी जागा सोडण्यात यावी अट घालावी टाकाऊ कचरा न जाता त्यांचे विल्हेवाट लावता जाईल त्याचा विचार करावा शेती संबंधित जे औषध जाळण्यात येतात ते न जाता त्यापासून खत तयार करण्यात यावी

शेती संबंधी जे अवशेष जाण्यात येतात ते न जाता त्याच्यापासून खत तयार करायला पाहिजे तर या साऱ्या उपायांचा वापर करून आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो प्रदूषण ही समस्या आपल्याला सोडवावी लागेल कारण ती समस्या आपल्यामुळेच निर्माण झालेली आहे पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज बनलेली आहे जर आपण तसे केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम बघण्यासाठी आपण तयार राहावे लागेल वायु प्रदूषण आजच्या जगात वायू प्रदूषण एअर पॉल्युशन खरंच एक खूप चिंताजनक बाब आहे आपण श्वास घेतो

हो ना नक्की माझ्या एवढीच व्यवसाय electric दुकान आहे Company चालवण्याच्या बाबतीत electric उत्पादनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे या विशिष्ट वीज आणि electric मध्ये ज्ञान मला उद्योग व्यवसाय आणि माझ्या कर्मचाऱ्याच्या क्षमते मुळे मूल्य मापन करण्यास मदत करते

करते ज्यांच्या मुळे मला अंदाज शोधून काढण्यास आणि माझ्या व्यवसायासाठी महत्वपूर्ण असणे योग्य व्यवसायिक निर्णय देण्यास मदत होईल आच्छा बर हा हा आच्छा बर

हा हा

आता आमीमांग आणि व्हिडीओ पोस्ट संबंधीत सर्व गोष्ठ केंद्रित आहेत या अनोख्या ठिकाणी प्रवास करणे म्हणजे विसरता येणार नाही असा अनुभव असेल अकबरी हे जपान मधुन महत्वाचे स्थान आहे अगदी येडोळाच्या काळातील हा एक खास रूट होता ज्या वेळी जपान च्या दोन महान मार्ग महामार्ग आकबरी साठी अवलेख असलेला आणि लोक आणि उत्क्षेत्र लोक यासारखेच प्रवास करत होतेअनेक demo शेनूच्या वसारीत असणे महान प्रभूराजधानीला जाताना या चोऱ्या वरून प्रवास करतात अधिक सामग्रीत दाखवा

आच्छा बर आच्छा बर हा ok आच्छा हा आच्छा हा बर आच्छा हा बर आच्छा

आच्छा बर हा बर आच्छा हा बर हा बर अच्छा बर केनोडिया राजकारणी राणी जॉन्सन याचे विश्लेषण किंवा ती खरी राणी तर खूप सोपी आणि सकल गोष्ठ आहे ग्राहक उत्पादनाच्या खऱ्या किमती पेशा अक्षरांशी एक पैसा हि जास्त देणार नाही जॉन्सन आय न डी के न डीयन राजकारणी रॉय जॉन्सन यांचे दिलेले प्रास्ताविक उदार्निय हाकेस असायच्या पाय खालची त्यांच्या किमती धोरणाच्या संबंधीत असंख्य कल्पनांना प्रस्तावना ex assignment चे तयार केलेले उत्पनाचे नुकतेच नवीन three d television विकसित केलेलं Company साठी संभावनाधोरणाचा शोध घेऊ या केट करूया

बर आच्छा

आच्छा बर आच्छा हा हा बर

बर हा अच्चा बरं e व्यवसाय वापरून संस्थेचे फायदे internet अनेक संस्थांमध्ये बदल घडून आणला आहे मग ते लहान असो की मोठे व्यवसायासाठी अनेक सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव निर्माण करत आहे या निबंध ये व्यवसाय वापरून संस्थेचे स्वतःचे व्यवसाय क्रिया कल्पना करण्यासाठी फायदे आणि तोटे सूचीबद्ध करेल आणि चर्चा करेल या संपूर्ण मी या दोन पैलू म्हणजे मूल्यमापन करणार आहे

हा बरं बरं बर अच्चाअच्चा

बर अच्चा अच्चा बर

बरं electronic व्यवसाय म्हणून ओळखली जाणारी ही व्यवसाय हा inernet वरील व्यवसाय प्रक्रियेचे आचरण आहे या electronic save चा प्रक्रियांमध्ये उत्पादने पुरवठा आणि सेवाची खरेदी आणि विक्री यांचा समावेश होतो ग्राहकांना सेवा देणे saving प्रक्रिया करणे उत्पादन नियंत्रण करणे व्यवस्थापित करणे व्यवसायात भागीदारासह प्रयोग करणे माहिती करणे संचलित कर्मचाऱ्यांना सेवा चालवणे

दिली आहे आणि त्याच्या प्रतिव्यवस्था अद्यावत ठेवत आहे

बरं धन्यवाद

दोन statement मी तूम्हाला परत एकवेळा सांगतोय. अठराशे चौर्यात्तर साली पुणे जिल्ह्यातला शिरुड तालुका, त्यातला कर्व्हे गावापासून उठाव सुरु झाले. पहिला मोठा उठाव कुठं झाला तर बारा मे अठराशे पंच्यात्तरला. बारा मे अठराशे पंच्यात्तरला, पुणे जिल्ह्यामधले सुपे हे ठिकाण, या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता. दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवायचं. अठराशे चौऱ्र्यातर पुणे जिल्ह्यातलं शिरुड तालुका, कर्व्हे गाव. बारा मे अठराशे पंच्यात्तर पुणे जिल्ह्यामधलं सुपे या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता. याच्यात मारवाडी, गुजर, किंवा हे जे सावकार आहेत. त्यांच्यावर हल्ले सुरु झालेले होते.

सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होता. नगर जिल्ह्यात तर सावकारांच्या घरावरच हल्ले करण्यात आलेले होते. म्हणजे सावकारांची मालमत्ता लुटणे, असे बरेचसे प्रकार चालू झाले होते. या point मधून किंवा या slide मधून हे दोन point atleast लक्षात ठेवायचेत. अठराशे चौर्यात्तर, पुणे जिल्ह्यातला शिरुड तालुका, कर्व्हे गाव. आणि बारा मे अठराशे पंच्यात्तर सुपे येथील शेतकऱ्यांनी पहिला उठाव केलेला होता. हे दोन point, Actually मग सरकारला परत लक्षात आलं. कि मुंबई सरकारला, ह्या~ ह्या उठावामागचं कारण काये. त त्यांना लक्षात आलं कि दुष्काळ हे महत्वाचं कारण आहे. म्हणजे ए~ त्यांनी काय केलं म हे जे शेतकऱ्यांचा असंतोष वाढत चाललंय. याच्यासाठी एक commission नेमलं. त्याला म्हंटल जातं डेक्कन रायट्स कमिशन. कोणतं commission नेमलं होतं? डेक्कन रायट्स कमिशन, जवळजवळ चार सदस्य या commission मध्ये होते. आणि अं ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं कि अं बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आता हे महत्वाचं काय माहितीय का? याच्यासाठी जो डेक्कन रायट्स कमिशननं नेमल्यानंतर एक कायदा किंवा act संमत करण्यात आला. अठराशे एकोणऐशी ला. हे year पण लक्षात ठेवा बरं का. बऱ्याच वेळा हे होतं. द डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट, हा कधी संमत करण्यात आला? अठराशे एकोणऐशी.

किंवा कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या सावकाराकडेय. किंवा लगेचच त्याच्याकडे हस्तांतरित होणार नाहीत. अशा प्रकारच्या थोड्याश्या तरतुदी ह्या डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये करण्यात आल्या. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? तर हे द डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट, हा कधी संमत झाला. अठराशे एकोणऐशी. हि date महत्वाची ठरते. मग येतात वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव. त्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो. कारण अठराशे सत्तावन्न च्या उठावानंतर इंग्रजांविरुद्ध पहिला मोठा उठाव कोणी केला असेल तर तो आहे वासुदेव बळवंत फडके. यांचा जन्म नवाईगड जिल्ह्यातल्या शिरडुन या ठिकाणी झाला होता. त्यांच्याकडे ना त्या घराण्याकडे जो कर्नाळा किल्लाय. या कर्नाळा किल्ल्याचीच किल्लेदारी होती. परंतु जेव्हा मराठी साम्राज्याच्या ह्रास झाला, अठराशे अठरा नंतर, त्यांच्या कुटुंबाचं जे उदरनिर्वाहाचं साधन हळूहळू कमी होत गेलं.

तर पहिल्यांदा त्यांनी railway खात्यामध्ये लिपिक झाले होते. हं? पहिल्यांदा ते railway खात्यामध्ये लिपिक झाले. त्यानंतर जो लष्करी खाता आहे, त्या लष्करी विभागामध्ये ते नौकरीला लागलेले होते. सुरवातीला railway विभागात होते हे लक्षात ठेवा. मग लष्करी विभागामध्ये ते गेलेले आहे. दुसरं म्हणजे, त्यांच्या आईच निधन झालं. आणि आ~ अंतविधीला त्यांना जाता आलं नाही. त्यामुळे त्यांनी नौकरी सोडली. आणि त्यांना इंग्रजांबद्दल बराचसा राग आलेला. म्हणून त्यांनी काय केलं? तर तरुणांमध्ये देशप्रेम निर्माण करायचंय. तर त्यांनी सार्वजनिक सेवेच्या कार्यामध्ये सुरवातीला भाग घ्यायला सुरवात केली. त्याच्यावर तिथं त्यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला? तर न्यायमूर्ती रानडे, सरोजिनी काका. सरोजिनी काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी किंवा त्याना आपण ग बा जोशी या नावानं ओळखलं~ ओळखतो. आता जस ग बा जोशी यांनीसुद्धा काय केलं? त स्वदेशीची शपथ घेतली होती. स्वदेशी वापरण्याचा एक अं चंगच बांधला होता. तस यांचा प्रभाव पडल्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांनी काय केलं? तर अठराशे त्र्याहात्तर मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. मी तुम्हाला का सांगतोय? त एकदा MPSC ने प्रश्न विचारला होता. कि खालील पैकी कोणत्या नेत्यांनी स्वदेशी वापरण्यासाठी अं त्यांनी कार्य केले? स्वदेशीचा. त त्याच्यामध्ये ग बा जोशी option पण होता. वासुदेव बळवंत फडके option पण होता. तर हे दोन्ही उत्तर त्यामध्ये येतात. हे लक्षात घ्या. एकदा असा प्रश्न आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय सरोजिनी काका किंवा ग बा जोशी अं स्वदेशीसाठी प्रसार त्यांनी केलेलाचे. परंतु त्याचबरोबर अठराशे त्र्याहात्तर मध्ये जे आपले वासुदेव बळवंत फडकेत, यांनी सुद्धा स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. आता इथं दोन गोष्टी. आता स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. आणि इतर लोकांनाही आपण स्वदेशी वस्तू बाबत प्रसार करावा. याच्यासाठी त्यांनी एक महत्वाची institution सुरु केली. ती म्हणजे अठराशे चौर्यात्तर साली. स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी हे सुरु केलं होतं. अठराशे चौर्यात्तर साली पुणे या ठिकाणी पुणं नेटिव्ह इन्स्टिट्यूशन हि शाळा त्यांनी सुरु केली होती. स्वदेशीसाठी, लक्षात राहू द्या. स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी हे सुरु केलं होतं. अठराशे चौर्यात्तर, पुणे. पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. दुसरं म्हणजे, सामाजिक ऐक्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुद्धा त्यांचीच आहे. ऐक्यवर्धिनी संस्था सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांचीच आहे. आता हे हे दोन गोष्टी तुम्हाला पहिले clear झाल्या? सार्वजनिक सभेच्या कार्यतहि सहभाग घेतला. ग बा जोशी, रानडे यांच्यासह संपर्कात आले. स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ त्र्याहात्तर ला. मग ऐक्यवर्धिनी संस्था. आणि मग पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूश. हळहळू त्याचा क्रम असा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल.

त्याच्यामुळे actually त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी म गुप्त संघटना स्थापन करायची असं ठरवलं. मग ते स्थापन करताना अगोदर तरुणांची जमवाजमव करावी लागणार होती. आणि त्यांनी तशी ती केलेली आहे. आणि त्यानंतर त्यानी काय केलं. तर जे अं दरोडे घालायला सुरवात केली होती म्हणजे. जवळजवळ वीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐशी नंतर. म त्यांनी काय केलं होतं. तर रामोशी, कोळी, मांग, महार, मुसलमान असले सहकारी एकत्र केले. आणि क्रांतीचा चा मार्ग त्यांनी अवलंबलेला होता. दुसरं म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या बरोबर महत्वाचं म्हणजे दत्त महात्मे हा ग्रंथ. हं? दत्त महात्मे हा ग्रंथ त्यांनीच लिहिलाय. जवळजवळ सात हजार ओव्याचा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. दुसरं म्हणजे पहिला दरोडा कुठे टाकला? तर हे दौलतराव नाईक, हे नाव लक्षात ठेवायचंय. काय नाव आहे? दौलतराव नाईक. दौलतराव नाईक यांच्या मदतीनं लोणी जवळील हं? दौलतराव नाईक यांच्या मदतीनं लोणी जवळील कोणतं गाव आहे? तर धामारी गावावर. लोणी जवळ धामारी गावावर पहिला दरोडा त्यांनी टाकला होता. कोणी? वासुदेव बळवंत फडके यांनी. आणि यांनी काय केलं होतं? त या point वर सुद्धा एकदा sub-option म्हणून प्रश्न होता. सरकारी खजिने लुटण्याऐवजी त्यांनी काय केलं? त जे खेड्यापाड्यामधले श्रीमंतांची घरं आहेत ना, हे लुटण्यावर त्यांनी भर दिला होता. हे लक्षात ठेवायचय. बऱ्याचवेळा, एकदा ह्याच्यावर प्रश्न म्हणजे sub-point मध्ये चार sentence दिली होती. त्यातले एक sentence हे याच्या related होतं. सरकारी खजिने लुटण्याऐवजी त्यांनी, म्हणजे लक्षात घ्या. सरकारी खजिन्यावरती त्यांनी focus केलेला नव्हता. त्यांनी काय केलं होतं? खेड्यापाड्यामधले जे श्रीमंतांची घरं होती ना ती लुटण्यावरती त्यांनी focus ठेवला होता. हे लक्षात ठेवा. बर्याचवेळी इथे एकदा प्रश्न frame झालेला होता. त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या-कोणत्या गावावर दरोडे मारले? त जेजुरी असेल, खेड, लोणी, पुरंदर, बऱ्याच ठिकाणी गावावर दरोडे मारलेले होते. त्याच्यानंतर मग त्यांच्याबद्दल जे आहे त्यांच्या विरोधात जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

आणि तो अं अशाप्रकारे त्यांनी इशारा दिलेला होता. मग असं हा असा इशारा दिल्यानंतर जे पुण्याचे पोलीस प्रमुख होते. major डॅनिअल. काय नाव आहे? major डॅनिअल. ह्यांनी काय केलं होतं? फडकेंना पकडण्यासाठी जी मोहीम ना, ती मोहीम राबवली होती. major डॅनिअल आणि त्यांनी म बरेच बक्षिसं ठेवली होती. मुंबई सरकारनं तर actually त्याना पकडण्यासाठी चार हजार रुपयाचं सुरवातीला बक्षीस ठेवलं होतं. आणि त्या नंतर मग जेव्हा असं बक्षीस ठेवलं गेलं, त्यानंतर जे वासुदेव बळवंत फडकेंनी त्याला उत्तर देताना काय केलं? तर जे मुंबईचे governor होते त्यावेळी. कोण होते? रिचर्ड टेम्पल.

तस रामोशी लोकांनी actually अं फडकेंचं अं जो स्वभाव होता. रामोशी लोकं फडक्याना जे सहकार्य करत होते. ते त्यांनी हळूहळू कमी केलेल आहे. कोंकणातून परत गंगापूर बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे झालं. आता एक लक्षात ठेवा. पुण्यामध्ये जो विश्राम बाग वाडा असेल. किंवा बुधवार वाड्याला आग लागली होती तो एक मुद्दा चर्चेतला आहे. आणि पोलिसांनी संशय कोणावर घेतला? तर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरच संशय घेतला. Actually आग कोणी लावली होती? तर कृष्णाजी रानडे यांनी लावली होती. हे व्यक्तीच सुद्धा नाव महत्वाचा आहे. पुण्यामध्ये जो विश्राम बाग वाडा किंवा बुधवार वाड्याला जी आग लावण्यात आली होती. त ती कोणी लावली होती? त कृष्णाजी रानडे यांनी लावली होती.

आता actually त्यांना पकडलं कधी? तर तेवीस जुलै अठराशे एकोणऐशी ला पकडलं. कुठं पकडलं? तर बिजापूर जवळचं देवर नावडगी हे जे गाव आहे. या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये ते गाढ झोपेत होते. त्यांना झोपेत असतानाच अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. जेव्हा त्याच्यावर खटला भरण्यात आला. तेव्हा त्याचं वकीलपत्र कोणी घेतलं? उच्च न्यायालयात. हं? उच्च न्यायालयात त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं? त त्यांचं घेतलं होत महादेव चिमणाजी आपटे यांनी घेतलं होतं. महादेव चिमणाजी आपटे. म अगोदरच्या सुरवातीला जेव्हा त्यांना अटक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या अगोदर त्यांना वकीलपत्र कोणी घेतलं होत ते तूम्ही comment box मध्ये mention करा. दोन व्यक्ती येतात. त एक व्यक्ती मी सांगितली. महादेव चिमणाजी आपटे. आणि actually त्यांना यामध्ये जन्मठेप झाली होती. त्यानंतर त्यांना तीन जानेवारी अठराशे ऐशी हं? तीन जानेवारी अठराशे ऐशी तेहरान~ तेहरान या न त्यांना, येमेन मधल्या एडन या ठिकाणी पाठवण्यात आलं. आणि actually अं तिथंच त्यांचा मृत्यू झालेला आहे एडन मध्ये.

देशप्रमाणे ओथंबलेला हिमालया सारखा उत्तुंग महापुरुष. काय म्हंटल होत? देशप्रमाणे ओथंबलेला हिमालया सारखा अं उत्तुंग महापुरुष. असा त्यांचा उल्लेख अमृतबाजार पत्रिकेने केलेला होता. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तर परीक्षेला बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न येतात. अमृतबाजार पत्रिकेनं~ अमृतबाजार पत्रिकेनं काय उल्लेख केलेलाय? देशप्रमाणे ओथंबलेला हिमालया सारखा उत्तुंग महापुरुष. लक्षात ठेवायचय. त्याच्यानंतर पुढचा point येतो तो म्हणजे अठराशे पंच्यांशी, एकोणवीसशे वीस. याच्यामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरु केले होते. तूम्हाला काय करायचंय? Commentbox मध्ये लक्षात ठेवायचंय. शिवजयंती कधी सुरु केली, year कोणतं? आणि गणेशोत्सव कधी सुरु केला ना ते year comment box मध्ये नक्की mention करा. तो point महत्वाचा आहे. Okay? शिवजयंती कधी सुरु केली? आणि गणेशोत्सव कधी सुरु केलं? हं? त त्याच year atleast ते तुम्ही सांगू शका. Commentbox मध्ये mention करा. त्यानंतर पुढचा point येतो तो म्हणजे कोणत्या governor general किंवा Viceroy न, इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्याचा कायदा केला? तर ते आहेत, lord विल्यम बेंटिंक कधी केला होता? अठराशे पस्तीस मध्ये. म्हणजे केवळ कारकून तयार करणे हा त्याचा हेतू होता. परंतु actually त्याच्यासाठी अं इंग्रजी हे आपले वरदानच ठरले. कारण बरेच लोकं इंग्रजी वाचू शकले. जाणून घेऊ शकले. पा~ बाहेरच्या लोकांचे जे साहित्य वाचून त्यांच्यावर बऱ्याच विचारात प्रभाव पडलेला आहे. याचा एक फायदा त्यांना झालेला आहे. हे लक्षात राहू द्या. आता पुढचा point येतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध संघटना. आता या short मध्ये पाहू. पहिली येते ते बॉम्बे असोसिएशन. कोणी सुरु केली? जगन्नाथ शंकरशेठ यांनी सुरु केली. कुठं सुरु केली? मुंबईला. अठराशे बावन, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना म्हणून याला ओळखलं जातं. दुसरी ती ईस्ट इंडिया असोसिएशन. दादाभाई नौरोजी यांनी सुरु केलेली. ईस्ट इंडिया असोसिएशन, दादाभाई नौरोजी यांनी सुरु केलेली. लंडन अठराशे सहासष्ट. अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईत शाखा. सार्वजनिक सभा, ग बा जोशी. अठराशे सत्यात्तर असायला नकोय. पुणे सार्वजनिक सभा आणि सार्वजनिक सभा, अठराशे सत्तर पाहिजे I think. एकदा confirm करा. अठराशे सत्तर कि सत्यात्तर. जरूर comment box मध्ये mention करा. एप्रिल अठराशे सत्तर मध्येच actually सार्वजनिक सभेची स्थापना आहे. पुणा सार्वजनिक सभा. अं? तर पुण्यामध्ये सुरु झाली. अं पुणा म्हण्टलेलं होते, पुणे. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हंटल्यानंतर, तीन व्यक्तींची किंवा तीन लोकांची महत्वाची नावं येतात. ह्याच्यामध्ये फिरोजशहा मेहता तर झाले. दुसरे येतात KT तेलंग. KT तेलंग. तिसरं नाव येत, ते म्हणजे, बदरुबद्दीन तय्यबजी, हं? बदरुबद्दीन तय्यबजी. या तिघांना म्हंटल जातं, brothers in law. काय म्हंटल जंता? brothers in law. Okay? Brothers in law असं त्यांना म्हंटल जातं. आणि यांनीच बॉम्बे प्रेसिडेन्सी असो~ असोशिएशनची स्थापना केली. अठराशे पंच्यांशी ला. तारीख होती, एकतीस जानेवारी अठराशे पंच्यांशी. Okay? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना हे या तारखेला झालेली होती. कुठं झाली होती? मुंबईला झालेली होती. Okay? मग पुढचं येतंय राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस च्या मध्ये अं पाहिलं अधिवेशन कधी झालं? त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ऍलन ह्यू हे एक महत्वाचे व्यक्तीय. काँग्रेस सुरु करण्यामध्ये. मग lord रिपन असतील किंवा बऱ्याच गोष्टी. नानाशंकर शेठ, दादाभाई नौरोजी. हं? तर याच्यामध्ये ओमेशचंद्र बॅनर्जी, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. अधिवेशन कधी पार पडलं? अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्यांशीला. मुंबई मध्ये. को~ कोणत्या शाळेच्या सभागृहात? तर गोकुळदास तेजपाल संस्कृत शाळेच्या सभागृहामध्ये.

एकोणीशे पाच च्या कालखंडाला म्हंटल जातं मवाळ कालखंड. मग जहाल आणि मग गांधीजी. मवाळ कालखंड म्हणजे काय? राजकारण. हे लक्षात ठेवायच. म्हणजे इंग्रजांची जी न्यायबुद्धीय त्यावर विश्वास ठेवणं, अर्ज-विनंत्या करणं. अशा बऱ्याच गोष्टी येतात. त्याच्यामध्ये मग व्यक्ती, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, गोखले, रानडे, तेलंग, न्यायमूर्ती तेलंग, हे मवाळ पुढाऱ्यांमध्ये येतात. लक्षात ठेवा. जसे एकदा MPSC ने विचारलं होतं. जोसेफ बॅप्टिस्टा, हे कोणत्या अं जहाल आहेत का मवाळ आहेत. तर ते जहाल आहेत कारण जे अं टिळकांनी सुरु केलेली होमरूल लीग होती. त्या होमरूल लीग मधल्या बेळगाव शाखेचे अध्यक्ष होते. कोण? जोसेफ बॅप्टिस्टा. त्यामुळे ते काय झाले? जहाल झाले. असं लक्षात ठेवायचंय. असं logic लावून जरी सोडवलं तरी उत्तर तुम्हाला देता येतं. आता जहाल लोकांनी केलेल्या बऱ्याचस्या मागण्यांमध्ये एक महत्वाचा कायदा येतो तो म्हणजे इंडियन कौन्सिल ऍक्ट. जो अठराशे ब्यानयु साली मंजूर करण्यात आला होता. Actually ह्याच्यामध्ये ना जर केंद्रीय असेल किंवा का~ कायदे मंडळाची स~ संख्या वाढवण्यात आलेली होती. याच्यामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी. पाहिलं म्हणजे, या कायद्यानं अठराशे ब्यानऊ चा जो इंडियन कौन्सिल ऍक्ट आहे. या कायद्यानं वार्षिक अंदाजपत्रकावर, चर्चा करण्याचा अधिकार कायदे मंडळात दिला होता. म्हणजे वार्षिक अंदाज पत्रकावर तुम्ही चर्चा करताय. करू शकताय. परंतु, परंतु, मी वाक्य सांगतोय. वाच्यता करण्याचा अधिकार दिला. परंतु मताधिकार दिलेला नव्हता. इंडियन कौन्सिल ऍक्ट, अठराशे ब्यानऊ हा कायदा जेव्हा मंजूर झाला. त्या कायद्यानं,

त्यानंतर येतात, नामदार गोखले. नामदार गोखले यांनी एकोणीशे पाच साली भारतासाठी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केलेली होती. म्हणजे जहालांच्या ह्याच्यामधून लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर मवाळ गटा~ जहाल गटामध्ये जर म्हंटल तर, लाल बाल पाल, म्हणजे एक बिपीन चंद्र पलानी, लाला लजपत राय असं तो म्हणतो. अरविंद घोष पण त्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं.

लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं संबोधलं गेलं. कोणी म्हंटल? व्हॅलेंटाईन क्युरो यांनी. कोणी म्हंटल होत? व्हॅलेंटाईन क्युरो यांनी. लोकमान्य टिळकांनी अठराशे ऐशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना झाली. त्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. तसंच पुण्यामध्ये, केसरी आणि मराठा दोन्ही सुरु झाली होती. अठराशे ऐक्यांशी साली. Commentbox मध्ये नक्की mention करा. केसरीची तारीख किती आणि अठराशे ऐक्यांशी मध्ये झाली दोन्ही. ठीके. केसरीची तारीख किती आहे आणि मराठ्याची~ मराठा वृत्तपत्र~ वर्तमान पत्राची तारीख कितीय? Commentbox मध्ये नक्की mention करा. तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न. त्याच्यानंतर पुण्यामध्ये अठराशे चौर्यांशी साली डेक्कन एजुकेशन सोसायटी सुरु झाली. ते एक महत्वाचं आहे. अठराशे पंच्यांशी ला फर्ग्युसन कॉलेज सुद्धा स्थापन झाली. जेव्हा अठराशे ऐक्यांशी मध्ये जे केसरी आणि मराठा सुरु झालं होतं. त्याच्यानंतर आगरकर केसरी मध्ये काम करत होते. परंतु, अठराशे संत्त्यांशी मध्ये, आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये जो वाद झाला. त्या वाद झाल्यानंतर त्यांनी काय केलेलय, आगरकरांनी? केसरी मधून बाहेर पडले होते. Actually केसरी मधून बाहेर पडले होते. आणि मग अं हा एक महत्वाचा point. त्यांनी त्यांचं सुधारक सुरु केलं. तो पुढचा गोष्ट झाली. तर अठराशे सत्यांशी साली ते बाहेर पडले. एवढं एक लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे, टिळकांनी अठराशे त्र्यानऊ साली, अं गणेश उत्सव सुरु केला. आणि अठराशे पंच्यानऊ साली शिव जयंती उत्सव साजरा करण्यात आला. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्याचं पहिल्यांदा कोणी केलं? तर लक्षात ठेवा अठराशे त्र्यानऊ, अठराशे पंच्यानऊ. मला काय करायचंय याच्यामध्ये. जेव्हा टिळकावर प्रश्न विचारला जातो. तर घटना कालानुक्रमाने सांगा असं दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये गणेश उत्सव असतो आणि शिव जयंती उत्सव असतो. तर गणेश उत्सव हे अगोदरच आहे. सार्वजनिक गणेश उत्सव, अठराशे त्र्यानऊ. आणि अठराशे पंच्यानऊ ला काय आहे? शिव जयंती उत्सव आहे. हे लक्षात ठेवायचंय. त्यांना दोनदा शिक्षापण झाली. अठराशे अठ्ठयानऊ, टिळकांना. एकोणीशे आठ मध्ये सुद्धा झाली. जे आता त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ कधी लिहिलेला? तर जेव्हा एकोणीशे आठ मध्ये त्याना शिक्षा झाली होती. एकोणीशे चौदा पर्यंत या काळात ते मंडाले या तुरुंगात होते. तर त्यांनी तिथं गीतारहस्य हा ग्रंथ किंवा त्यांचा जो महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. तो लिहिलेला होता. एकोणीशे सोळा ला जेव्हा ते बाहेर आले. त्यानंतर त्यांनी होमरूल चळवळ सुरु केली. होमरूल चळवळ सुरु केल्यानंतर त्यांच्या होमरूल चळवळीची जी league होती. त्याचा अध्यक्ष त्यांनी म~ अं बनवलं होत, जोसेफ बॅप्टिस्टा. जोसेफ बॅप्टिस्टा कोणत्या अं शाखेच्या अध्यक्ष होते तर, बेळगाव शाखेचे अध्यक्ष होते. अं फादर ऑफ अं इंडियन,

पुढे लखनऊ च अधिवेशन, लख~ लखनऊ च्या अधिवेशनाला लक-नाऊ असं म्हंटल जातं. का म्हंटल जातं? त्याच्यामध्ये पुन्हा मवाळ, मुस्लिम लीग यांच्या मध्ये जो मसुदा, समजुतीचा मसुदा होता ना, तर ते तयार झालेला होता. तडजोड करण्यात आलेली होती. म्हणजे परस्परांमधले जे मतभेद आहेत. ते दूर करून एकत्र येण्याचं आव्हाहन झालं होतं. आणि ते समझोता एक तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्याला काय म्हंटल जातं? लखनऊ अधिवेशनाला, एकोणीशे सोळा च, लख-नाऊ. लख-नाऊ म्हणजे luck चांगलं आहे आपलं नाव आता, त्यामुळे. टिळकांचं निधन कधी झालंय? एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला, टिळकांचं निधन झालं. आणि अं त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच पुढच्या गोष्टी आहेत ते आपण गांधीजींचा पर्व सुरु होतो. त्याच्यानंतर येतो, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. एकोणीशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये. आता सुरवातीला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे अं युगांत. युगांत हे जे बंगाली साप्ताहिक होतं. या साप्ताहिकामध्ये, बावीस एप्रिल एकोणीशे सहा च्या अंकामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारकासाठी, जे अरविंद घोष यांचे जे बंधू होते. त्यांचं नाव आहे, बारिंद्र कुमार घोष. यांनी एक तपशीलवार कार्यक्रम सुचवलं होता. तो कार्यक्रम काय होता? ते लक्षात घ्या. हा एक point आहे. फक्त पहिला point. युगांत हे बंगाली साप्ताहिक. बावीस एप्रिल एकोणीशे सहा च्या अंका मध्ये क्रांतिकारकासाठी जे बारिंद्र कुमार घोष होते. त्यांनी एक तपशीलवार कार्यक्रम सुचवलं होता. त्याच्यामध्ये त्यांनी म्हंटल होत कि british राजवटीविषयी लोकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करणं, तरुणांना शस्त्र किंवा शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं. दुसरं म्हणजे शक्यतो देशातच गुप्तपणे असा प्रकारे शस्त्र तयार करणे किंवा गरज पडली तर आपण ते परदेशातून प्राप्त करणं. अशे बरेचशे कार्य किंवा बराचसा कार्यक्रम यांनी सुचवला होता. परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे? कोणत्या फक्त एकातून? युगांत. लक्षात ठेवायचंय. तारीख, बावीस एप्रिल एकोणीशे सहा. कोण होते बारिंद्र कुमार घोष. म्हणजे कोणाचे बंधू? अरविंद घोष यांचे बंधू. मग महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या ओळी मध्ये येतात, चाफेकर बंधू. चाफेकर बंधूच काम महत्वाचं आहे. अं चाफेकर बंधूंसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, चाफेकर बंधुपैकी कोणत्या बंधूनी, अं जे commissioner रॅन होते आणि leftanant general होते, governor होते. अं तर त्यांच्या वर गोळी चालवली होती. तर ते दोन बंधुपैकी येतात ते म्हणजे दामोदर हरी चाफेकर. आणि दुसरे येतात बाळकृष्ण हरी चाफेकर. यांनी actually गोळ्या झाडलेल्या होत्या. तर बावीस जुने अठराशे सत्त्यानु रोजी पुण्यामधले जे गणेश खिंड आहे. या खिंडीमधून जो तिथले commssioner रँड आहेत हे leftanat general साहेबाकडंच जे जेवण आहे, मेजवानी आहे. ते आटपू~ अं येत असताना, तिथले commissioner रँड वरती त्यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या. Actually काय झालं? ते जे द्रविड बंधू होते. त्या द्रविड बंधूंच्या विश्वासघातामुळे ते दोन्ही भाऊ पकडले गेले. आणि त्यांना अं काय करण्यात आलं होत? फाशी देण्यात आलं. म्हणून, जे चाफेकर बंधुपैकीच दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर, यांनी तर गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना फाशी अं देण्यात आली. कारण द्रविड बंधूनी फितुरी केली म्हणून. मग द्रविड बंधूना ठार कोणी केलं? तर ते येतात वासुदेव हरी चाफेकर. okay? आणि यांनासुद्धा परत फाशी झालेली आहे. म्हणजे, दोन गोष्टी clear कराय~ ठेवायच्यात. commssioner रँड ची हत्या करण्यामध्ये दोन व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. त्या महत्वाच्या, चाफेकर बंधूनी. त्यामध्ये दामोदर आणि बाळकृष्ण, यांनी गोळ्या झाडल्या. आणि द्रविड बंधूना ठार कोणी केलं तर वासुदेव हरी चाफेकर यांनी ठार केलं होतं. आता ना याच्यावर, जोड्या लावा मध्ये एक प्रश्न आला होता. हे कोल्हापूरचा शिवाजी क्लब. Okay? त्यानंतर आर्य बांधव समाज कुठला आहे? तर तो वर्धा आणि नागपूर. मधला. आर्य बांधव समाज कुठला आहे? वर्धा आणि नागपूर मधला. पुण्याचा, चाफेकर क्लब. कोल्हापूरचा, शिवाजी क्लब. हे सगळे club आहेत बरं का, हे लक्षात ठेवा. हा एक महत्वाचाय.